कुछ लयटरिया पडी हुई वहा पर और दीवाल जैसा भी--

हरे हरे छोटे खास है साइड में उसे लकड़ी पर बैठा हुआ है। साइड में जो है हरे कलर की दीवार है। जाली लगी है।

इस फोटो में एक स्लाईड दिख रहा है जो पानी मे उतरता है और साइड मे जहाड ऊपर से भी छत से पानी आ रहा है लोग खेल रहे है वहा पर --

इथे खूप प्रकारचे पुस्तक आहे आणि बूकांचे पाठीमग पण--

दगड आहेत आणि खूप मोठे स झाड आहेत आणि हा हिरवे छोटे छोटे झाड पण दगड वर साईड ला आहेत आणि मोठ झाड --

यह कुछ यह फोटो में बहुत सारे कॅमेराज लाइट्स और बहुत सारे लोग है। पिंक कलर का मंडप है।

हे जिजस चे फोटो पण आहेत. स्टार बनलेले आहेत आणि काही दगडांचे शेप साप एक --